दोन व्यक्ति समोर च्या ए.टी.एम. मध्ये आहे एक पोलिस तिथ आपल्याला दिसत आहे आणि तीन व्यक्ति मागच्या साइड ने उभी आहे आपण बघतोय की ए.टी.एम. मध्ये दोन ए.सी. दोन्ही भिंतीला आपल्याला दिसत आहे.

समोर आपण बघतोय की डोमा खा होय फटक्याचे दुकान आपल्याला इथं समोर दिसत आहे.

समोर आपण बघतोय की एक नवी कार इथ आहे रिपेरिंग तीच काम चालू आहे आपण बघतोय की लाल कलर ची कार इथ आहे आणि आपण बघतोय की तिला--

दुकानसमोर जर आपण बघितलं तर दोन खुर्च्या इथे ठेवलेल्या आहेत आणि दुकानाच्या काचेला पण दोन हेयर स्टाइल फोटो लावलेले आहेत.

आपण बघतोय की पलीकडच्या साइडन अजून मोठा मोठाले डोंगर आपल्याला दिसत आहे.

समोर आपण बघतोय की एक लेणी आपल्याला समोर दिसत आहे आपण बघतोय की ती एका डोंगरामध्ये कोरलेली लेणी आहे.

पलीकडून एक मोठा डोंगर आहे त्याच्यावरती छोटे छोटे झाड आपल्याला इथे दिसत आहे.

आपण बघतोय की एक लेडिज मॅडम यल्लो ड्रेस मध्ये इथ उभी आहे.

समोर एक दरवाजा एक खिडकी आपल्याला इथे दिसत आहे आपण बघतोय की या व्यक्ति च्या हातात लाइट बिल आपल्याला तिथे दिसत आहे.

एक मुलगा तिकडच्या साइडने येताना आपल्याला दिसत आहे अन दोन व्यक्ति मागच्या साइडने आपल्याला दिसत आहे अन समोर एक मोठ झाड आपल्याला दिसत आहे.

इथ एक आपण एक बघतोय की एक खुडची एक चेअर आपल्याला इथ दिसत आहे.

समोर आपण बघतोय एक की खूप सारी झाडे आपल्याला इथ दिसत आहे आपण बघतोय की नारळाची झाडे आणि अ एक लिंबाच झाड आपल्याला इथ समोर दिसत आहे.

एक कमानी शेजारी आपण बघतोय खूप सारी झाडे आपल्याला इथे दिसत आहे आपण बघतोय की रस्त्यानी जाताणी वरती टेकडीवर जाताणी खूप सारी लोक आपल्याला तिथ दिसत आहे.

इथे खूप साऱ्या प्रकारच्या वस्तु इथ ठेवलेल्या आहे.

समोरच्या साइडने आपण बघतोय छोटे छोटे झाड आणि एक मोठा डोंगर आपल्याला समोरून दिसत आहे.

काही नारळाची झाडं आपल्याला इथे दिसत आहे आणि काही बाकडे आपल्याला इथ खाली बसण्यासाठी इथे दिसत आहे. झाडाना व्हाइट आणि विटकरी कलर इथ मारलेला आहे.

पडदा इथ आपल्याला दिसत आहे एक खुडची मागच्या साइडला आपल्याला दिसत आहे लाइट चा वायर इथ मागच्या साइडला आपल्याला दिसत आहे.

समोर आपण बघतोय की एक फंक्शन आहे आपण बघतोय की समोर हे स्टेज आपल्याला दिसत आहे एक मोठी खुडची आपल्याला इथं दिसत आहे आणि बाजूला एक--

समोर आपण बघतोय एक रेस्टॉरंट आपल्याला दिसत आहे खूप सारी नारळाची झाड आणि लाइट्स आपल्याला समोर इथ दिसत आहे गाडी अलिकडे उभी आपल्याला दिसत--